माझ्या प्रिय देशवासियांनो
2023 वर्षातला हा पहिलाच मन की बात कार्यक्रम आणि त्याचबरोबरया कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग सुद्धा आहे
तुम्हा सर्वांसोबत पुन्हा एकदा संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे
दरवर्षी जानेवारी महिन्यात अनेक कार्यक्रम असतात
या महिन्यात 14 जानेवारीच्या सुमारालादेशभरात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सण साजरे केले जातात
यानंतर आपण देशाचा प्रजासत्ताक दिनही साजरा करतो
यावेळी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातल्याविविध बाबींचे खूप कौतुक होते आहे
जैसलमेर येथील पुलकित यांनी मला लिहिले आहे की 26 जानेवारीच्या संचलनादरम्यान कर्तव्य पथतयार करणाऱ्या कामगारांना पाहून खूप आनंद झाला
कानपूरच्या जया यांनी लिहिले आहे की संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू पाहून त्यांना आनंद झाला
या संचलनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या महिला उंट चालक आणि सीआरपीएफच्या महिला तुकडीचेही खूप कौतुक होते आहे
मित्रहो
देहरादून येथील वत्सल जी यांनी मला लिहिले आहे की मी नेहमी 25 जानेवारीची वाट बघतो कारण त्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते आणि एका अर्थाने 25 तारखेची संध्याकाळ 26 जानेवारीसाठीचा माझा उत्साह वाढवते
समर्पण आणि सेवाभावनेसह तळागाळात काम करणाऱ्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या पीपल्स पद्म बद्दलच्या आपल्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत
यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये आदिवासी समाजाला आणि आदिवासी जीवनाशी निगडित लोकांना चांगले प्रतिनिधित्व मिळाले आहे
आदिवासींचे जगणे शहरांमधल्या गजबजाटापेक्षा वेगळे असते त्यांच्यासमोरची आव्हानेही वेगळी असतात
मात्र तरीही आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी सदैव तत्पर असतात
आदिवासी समाजाशी संबंधित बाबींचे जतन आणि संशोधन करण्याचाही प्रयत्न केला जातो
हे लक्षात घेत टोटो हो कुई कुवी आणि मांडा अशा आदिवासी भाषांवर काम करणाऱ्या अनेक महान व्यक्तींना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत
ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे
धानी राम टोटो जानुम सिंग सोय आणि बी
रामकृष्ण रेड्डी जी यांची नावे आता संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहेत
सिद्धी जारवा ओंगे अशा आदीम आदिवासी जमांतींसोबत काम करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी गौरव करण्यात आला
जशा हिराबाई लोबी रतन चंद्र कार आणि ईश्वरचंद्र वर्मा जी
आदिवासी समाज हा आपल्या भूमीचा आपल्या वारशाचा अविभाज्य घटक आहे
देशाच्या आणि समाजाच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे
त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केल्यास नव्या पिढीलाही प्रेरणा मिळेल
नक्षलग्रस्त असणाऱ्या भागांमध्येही यंदा पद्म पुरस्कारांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत
सातत्यपूर्ण प्रयत्न करून नक्षलग्रस्त भागातील भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्ग दाखविणाऱ्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
यात कांकेरमध्ये लाकडावर कोरीव काम करणारे अजयकुमार मंडावी आणि गडचिरोलीच्या प्रसिद्ध झाडीपट्टी रंगभूमीशी संबंधित परशुराम कोमाजी खुणे यांनाही हा सन्मान प्राप्त झाला आहे
त्याचबरोबर ईशान्येकडील आपली संस्कृती जपणाऱ्या रामकुईवांगबे निउमे बिक्रम बहादूर जमातिया आणि कर्मा वांगचू यांनाही सन्मानित करण्यात आले आहे
मित्रहो
यंदा पद्म पुरस्कारांनी सन्मानित झालेल्यांमध्ये संगीतविश्व समृद्ध करणाऱ्याही अनेक व्यक्ती आहेत
संगीत आवडत नाही असे कोण असेल प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आवडत असू शकते पण संगीत हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतो
यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये संतूर बम्हुम द्वितारा अशी आपली पारंपारिक वाद्ये वाजवण्यात नैपुण्य असणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे
गुलाम मोहम्मद ज़ाज़ मोआ सुपोंग रीसिंहबोर कुरकालांग मुनीवेंकटप्पा आणि मंगल कांती राय अशी कित्येक नावे आहेत ज्यांची सगळीकडे चर्चा होते आहे
मित्रहो
पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी अनेक जण आपल्यातील असे सहकारी आहेत ज्यांनी देशाला सर्वोच्च प्राधान्य दिले राष्ट्र प्रथम या तत्त्वासाठी आपले आयुष्य समर्पित केले
ते सेवाभावनेने त्यांचे कार्य करत राहिले आणि त्यासाठी त्यांनी कधीही पुरस्काराची अपेक्षा केली नाही
ज्यांच्यासाठी ते काम करत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे
अशा समर्पित व्यक्तींचा गौरव करून आपणा संर्व देशवासीयांच्या अभिमानात भर पडली आहे
मला इथे सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे घेता येणार नाहीत पण मी तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती करतो की पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या विजेत्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा
मित्रहो
आज आपण स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवादरम्यान प्रजासत्ताक दिनाबद्दल चर्चा करत आहोत तर आज मी इथे एका मनोरंजक पुस्तकाचाही उल्लेख करेन
काही आठवड्यांपूर्वी मला मिळालेल्या या पुस्तकात एका अतिशय रंजक विषयावर चर्चा करण्यात आली आहे
इंडिया ठे मदर ओएफ डेमोक्रेसी असे या पुस्तकाचे नाव आहे आणि त्यात अनेक उत्कृष्ट निबंध आहेत
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि आपला देश ही लोकशाहीची जननी आहे याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे
लोकशाही आपल्या धमन्यांमध्ये आहे ती आपल्या संस्कृतीमध्ये आहे ती शतकानुशतके आपल्या कामकाजाचा अविभाज्य घटक आहे
स्वभावाने आपण लोकशाहीप्रधान समाज आहोत
आंबेडकरांनी बौद्ध भिक्षू संघाची तुलना भारतीय संसदेशी केली होती
त्यांनी एका अशा संस्थेचे वर्णन केले जिथे प्रस्ताव ठराव कोरम मतदान आणि मतमोजणी यासाठी अनेक नियम होते
भगवान बुद्धांना तत्कालीन राजकीय व्यवस्थेतून याची प्रेरणा मिळाली असावी असे बाबासाहेबांचे मत होते
तामिळनाडूमध्ये उतीरमेरूर हे एक छोटेसे पण प्रसिद्ध गाव आहे
या गावातील अकराशे बाराशे वर्षांपूर्वीचा शिलालेख अवघ्या जगाला चकित करतो
हा शिलालेख एखाद्या संक्षिप्त संविधानासारखा आहे
ग्रामसभा कशी घेतली पाहिजे आणि सदस्य निवडीची प्रक्रिया कशी असावी हे त्यात सविस्तरपणे सांगितले आहे
आपल्या देशाच्या इतिहासातील लोकशाही मूल्यांचे आणखी एक उदाहरण म्हणजे 12 व्या शतकातील भगवान बसवेश्वर यांचा अनुभव मंडपम
येथे मुक्त वादविवाद आणि चर्चेला प्रोत्साहन दिले जात असे
हामॅग्ना कार्टाच्याही पूर्वीचा आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
वारंगळच्या काकतीय वंशाच्या राजांच्या प्रजासत्ताक परंपराही खूप प्रसिद्ध होत्या
भक्ती चळवळीने पश्चिम भारतात लोकशाहीची संस्कृती वाढवली
सर्व संमतीसाठी गुरू नानक देव जी यांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकणारा शीख पंथाच्या लोकशाही भावनेवर आधारित एक लेखही पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे
या पुस्तकात मध्य भारतातील उरांव आणि मुंडा जमातींमधील समुदायप्रेरित आणि सहमतीने निर्णय घेण्याबाबतही चांगली माहिती देण्यात आली आहे
शतकानुशतके देशाच्या प्रत्येक भागात लोकशाहीची भावना कशा प्रकारे प्रवाहित होत राहिली आहे हे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल
लोकशाहीची माता म्हणून आपण या विषयावर सातत्याने सखोल विचार केला पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि जगालाही त्याबद्दल माहिती दिली पाहिजे
यामुळे देशातील लोकशाहीची भावना अधिक दृढ होईल
माझ्या प्रिय देशवासीयांनो
जर मी तुम्हाला विचारले की योग दिवस आणि आपली वेगवेगळ्या प्रकारची भरड धान्ये यांच्यात काय साम्य आहे तर तुम्ही विचार कराल की ही काय तुलना आहे दोघांमध्ये खूप साम्य आहे असे मी म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल
खरे तर भारताच्या प्रस्तावानंतरच संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्ये वर्ष या दोन्ही बाबतचा निर्णय घेतला आहे
दुसरे म्हणजे योगविद्येचा संबंध सुद्धा आरोग्याशी आहे आणि भरड धान्ये सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावतात
तिसरी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे दोन्ही मोहिमांमध्ये लोकसहभागामुळे क्रांती होते आहे
ज्याप्रमाणे लोकांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवून योगविद्या आणि तंदुरूस्तीला आपल्या जगण्याचा एक भाग बनवले आहे त्याचप्रमाणे लोक मोठ्या प्रमाणावर भरड धान्यांचा अंगिकार करू लागले आहेत
लोक आता भरड धान्यांना आपल्या आहारात समाविष्ट करू लागले आहेत
या बदलाचा मोठा परिणामही दिसून येतो आहे
एकीकडे पारंपारिक पद्धतीने भरड धान्याचे उत्पादन घेणारे छोटे शेतकरी चांगलेच उत्साहात आहेत
जगाला आता भरड धान्यांचे महत्त्व कळू लागले आहे याचा त्यांना मनापासून आनंद आहे
तर दुसरीकडे एफपीओ आणि उद्योजकांनी भरड धान्ये बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ती लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत
आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यातील रहिवासी के
रामा सुब्बा रेड्डी यांनी भरड धान्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली
आईच्या हातच्या भरड धान्यांच्या पदार्थाना अशी चव होती की त्यांनी आपल्या गावात बाजरी प्रक्रिया एकक सुरू केले
सुब्बा रेड्डी जी लोकांना बाजरीचे फायदे देखील समजावून सांगतात आणि ते सहज उपलब्ध सुद्धा करून देतात
महाराष्ट्रात अलिबागजवळील केनाड गावात राहणाऱ्या शर्मिला ओसवाल गेल्या वीस वर्षांपासून भरड धान्य उत्पादनात अनोख्या पद्धतीने योगदान देत आहेत
त्या शेतकऱ्यांना स्मार्ट शेतीचे प्रशिक्षण देत आहे
त्यांच्या प्रयत्नांमुळे भरड धान्यांचे उत्पादन वाढले आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे
जर तुम्हाला छत्तीसगडमध्ये रायगड येथे जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही तिथल्या मिलेट्स कॅफेला नक्की भेट द्या
काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मिलेट्स कॅफेमध्ये चिला डोसा मोमोज पिझ्झा आणि मंचुरियन असे पदार्थ चांगलेच लोकप्रिय होत आहेत
मी तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारू का तुम्ही उद्योजक हा शब्द नक्कीच ऐकला असेल पण मिलेटप्रिन्युअर हा शब्द तुम्ही ऐकला आहे का ओदिशातील मिलेटप्रिन्युअर सध्या चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत
सुंदरगढ या आदिवासी जिल्ह्यातील सुमारे 1500 महिलांचा स्वयंसहायता बचत गट हा ओदिशा मिलेट्स मिशनशी संलग्न आहे
तिथल्या महिला भरड धान्यापासून बिस्कीटे रसगुल्ला गुलाब जामुन आणि केक सुद्धा तयार करत आहेत
बाजारपेठेत या पदार्थांना मोठी मागणी असल्यामुळे महिलांचे उत्पन्नही वाढत आहे
कर्नाटकमध्ये कलबुर्गी येथील आलंद भूताई मिलेट्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने गेल्या वर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च या संस्थेच्या देखरेखीखाली काम सुरू केले
येथील खाकरा बिस्किटे आणि लाडू लोकांना आवडत आहेत
कर्नाटकमधल्या बिदर जिल्ह्यात हुलसूर मिलेट प्रोड्युसर कंपनीशी संबंधित महिला भरड धान्याची शेती करतात तसेच त्यांचे पीठही तयार करतात
त्यामुळे त्यांची कमाईही चांगलीच वाढली आहे
नैसर्गिक शेतीशी संबंधित छत्तीसगडमधले संदीप शर्माजी यांच्या एफपीओ मध्ये 12 राज्यांमधले शेतकरी सहभागी झाले आहेत
बिलासपूरचा हा एफपीओ 8 प्रकारच्या भरड धान्याची पीठे आणि त्यांचे पदार्थ तयार करतो आहे
मित्रहो
आज भारताच्या कानाकोपऱ्यात जी20 शिखर परिषदेच्या बैठका सातत्याने सुरू आहेत आणि मला आनंद वाटतो की देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जिथे जिथे जी20 शिखर परिषदेची बैठक होते आहे तिथे भरड धान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे
तिथे बाजरीची खिचडी पोहे खीर आणि रोटी तसेच नाचणीपासून तयार केलेले पायसम पुरी आणि डोसा असे पदार्थही वाढले जातात
G20 परिषदेच्या बैठका असलेल्या सर्व ठिकाणी भरड धान्य प्रदर्शनांमध्ये भरड धान्यांपासून तयार केलेली हेल्थ ड्रिंक्स सीरियल्स आणि नूडल्स प्रदर्शित करण्यात आली
जगभरातील भारतीय मोहिमा सुद्धा त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत
देशाचा हा प्रयत्न आणि जगामध्ये भरड धान्याची वाढती मागणी आपल्या छोट्या शेतकऱ्यांना बळ देणार आहे याची कल्पना तुम्ही करू शकता
भरड धान्यापासून बनवलेले नवनवीन पदार्थ तरुण पिढीला तितकेच आवडत आहेत हे पाहूनही मला आनंद होतो
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाची अशी अप्रतिम सुरुवात केल्याबद्दल आणि ते सतत पुढे नेल्याबद्दल मी मन की बातच्या श्रोत्यांचेही अभिनंदन करतो
माझ्या प्रिय देशवासीयांनो जेव्हा तुमच्याशी कोणी पर्यटन केंद्र असलेल्या गोव्याबद्दल बोलते तेव्हा तुमच्या मनात कोणता विचार येतो स्वाभाविकपणे गोव्याचे नाव येताच सर्वात प्रथम इथली सुंदर किनारपट्टी समुद्रकिनारे आणि गोव्यात मिळणारे आवडते पदार्थ आठवतात
पण या महिन्यात गोव्यात अशी घटना घडली जिची सर्वत्र चर्चा होते आहे
आज मन की बात मध्ये मी तुम्हा सर्वांना त्याविषयी सांगू इच्छितो
गोव्यात पर्पल फेस्ट नावाचा कार्यक्रम झाला
पणजी येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी केला गेलेला हा एक अनोखा प्रयत्न होता
आमचे जवळपास 50 हजारांहून अधिक बंधूभगिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते
यावरून तुम्ही सर्वजण अंदाज करू शकाल की पर्पल फेस्ट किती मोठा कार्यक्रम होता
येथे आलेले लोक आपण आता मीरामार बीचला भेट देऊन समुद्रकिनाऱ्याच्या आनंद उपभोगू शकतो या विचाराने खूप उत्साहित झाले होते
आता गोव्यातील मीरामार बीच हा आमच्या दिव्यांग बंधू भगिनींसाठी प्रवेशाला अनुकूल अशा समुद्र किनाऱ्यांपैकी एक किनारा बनला आहे
येथे क्रिकेट स्पर्धा टेबल टेनिस स्पर्धा व मॅरेथॉनसोबतच एक मूकबधिरअंध संमेलनही आयोजित करण्यात आले होते
इथे एका विशेष अशा पक्षी निरीक्षण कार्यक्रमा व्यतिरिक्त एक चित्रपटही दाखवण्यात आला
यासाठी अशी विशेष व्यवस्था करण्यात आली होती की ज्यामुळे आमचे सर्व दिव्यांग बंधूभगिनी आणि मुले या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील
पर्पल फेस्टची एक खास गोष्ट म्हणजे देशातील खाजगी क्षेत्राचाही ह्यात सहभाग होता
त्यांच्या वतीने दिव्यांगांना सोयीस्कर अशा उत्पादने प्रदर्शित केली गेली
या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांच्या कल्याणासाठी जनजागृतीचे अनेक प्रयत्न केले गेले
पर्पल फेस्ट यशस्वी केल्याबद्दलह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो
यासोबतच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केला त्या स्वयंसेवकांचे देखील अभिनंदन करतो
मला विश्वास वाटतो की सुलभ भारताची आमची संकल्पना साकार करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम खूप प्रभावी ठरतील
माझ्या प्रिय देशबांधवांनो
आता मन की बातमध्ये मी अशा एका विषयावर बोलणार आहे ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल अभिमानही वाटेल आणि तुम्ही मनापासून म्हणाल व्वा माझे मन प्रसन्न झाले आहे
देशातील सर्वात जुन्या विज्ञान संस्थांपैकी एक अशी बेंगलुरू येथील भारतीय विज्ञान संस्था म्हणजे आयआयएससी एक उत्तम उदाहरण घालून देत आहे
मन की बात मध्ये मी ह्या आधीही सांगितले होते की ह्या संस्थेच्या स्थापनेमागे भारतातील दोन महान व्यक्तिमत्वांची जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आहे
तर तुमच्या आणि माझ्या साठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे 2022 ह्या वर्षामध्ये या संस्थेने आपल्या नावावर एकूण 145 पेटंट मिळवले आहेत
याचा अर्थ दर पाच दिवसांत दोन पेटंट हा विक्रम अद्भुत आहे
या यशासाठी मी आयआयएससी मधील सर्व चमूचे अभिनंदन करतो
मित्रांनो
आज जगभरात पेटंट फाइलिंगमध्ये भारताचे 7वे स्थान आहे आणि ट्रेडमार्कमध्ये 5वे आहे
फक्त पेटंटविषयी बोलायचे तर गेल्या पाच वर्षांत पेटंटसची संख्या सुमारे 50 टक्क्यांनी वाढली आहे
जागतिक नवोपक्रमसंशोधन निर्देशांकात ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समधील भारताच्या क्रमवारीमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे आणि आता भारत 40 व्या स्थानावर आहे
2015 मध्ये भारत जागतिक नवोपक्रम निर्देशांकात 80 व्या स्थानाच्या देखील मागे होता
मला तुम्हाला आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगायची आहे
भारतात गेल्या 11 वर्षांत प्रथमच देशांतर्गत पेटंट दाखल करण्याची संख्या विदेशी पेटंट दाखल करण्याच्या संख्येपेक्षा जास्त दिसून आली आहे
हे भारताच्या वाढत्या वैज्ञानिक सामर्थ्याचे निदर्शक आहे
मित्रांनो
आपल्या सर्वांना माहित आहेच की 21 व्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत ज्ञानाला सर्वश्रेष्ठ महत्व आहे
मला विश्वास वाटतो आहे की भारताचे तेचडे चे स्वप्न संशोधकांच्या आणि त्यांच्या पेटंटसच्या बळावर नक्कीच पूर्ण होईल
यामुळे आपण सर्वजण आपल्या देशातल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आणि उत्पादनांचा पुरेपूर लाभ घेऊ शकू
माझ्या प्रिय देशबांधवांनो
NaMoApp वर मी तेलंगणातील अभियंते विजयजी ह्यांची पोस्ट पाहिली
यात विजयजींनी ईकचऱ्याबद्दल सांगितले आहे
त्यांनी मला अशी विनंती केली आहे की मन की बात मध्ये मी ह्याविषयी चर्चा करावी
या कार्यक्रमात यापूर्वीही आपण वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यातून संपत्ती सोने या विषयावर बोललो आहोत
पण चला आज या विषयाशी संलग्न अशा ईकचऱ्याविषयी बोलू या
मित्रांनो
आज प्रत्येक घरात मोबाईल फोन लॅपटॉप टॅब्लेट अशी उपकरणे सहजपणे आढळतात
देशभरात मिळून त्यांची संख्या कोट्यावधीनी असेल
पण आजची नवीन आणि अत्याधुनिक उपकरणे देखील भविष्यातील ईकचराच आहेत
जेव्हा आपण कोणी नवीन उपकरण खरेदी करतो किंवा आपले जुने उपकरण डिव्हाइस बदलतो तेव्हा आधीच्या उपकरणाची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याची काळजी घेणे आवश्यक आहे
जर ईकचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली नाही तर आपल्या पर्यावरणाचीही हानी होईल
पण तेच जर का काळजीपूर्वक व्यवस्था केली गेली तर चक्रीय स्थूल सर्क्युलर अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्नविनीकरण आणि पुनर्वापर ही एक मोठी शक्ती बनेल
संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात असे म्हटले आहे की प्रत्येक वर्षी 50 दशलक्ष टन ईकचरा टाकला जात आहे
आपण अंदाज करू शकता का की हा म्हणजे किती कचरा असेल मानवी इतिहासात आत्तापर्यंत जितकी व्यावसायिक विमाने बनवली गेली आहेत त्या सर्वांचे वजन जरी एकत्र केले तरी जितका ई कचरा टाकला जातो आहे त्याची बरोबरी होणार नाही
हे म्हणजे असे आहे की प्रत्येक सेकंदाला 800 लॅपटॉप फेकले जात आहेत
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की इ कचऱ्यावर विविध प्रक्रिया करून त्यापासून सुमारे 17 प्रकारचे मौल्यवान धातू काढता येतात
यामध्ये सोने चांदी तांबे आणि निकेल ह्यांचा समावेश आहे
त्यामुळे ईकचऱ्याचा योग्य उपयोग करणे हे कचऱ्यातून सोने बनवण्यासारखेच आहे
आज अशा स्टार्ट अप्सची कमतरता नाही जे या दिशेने संशोधनात्मक नाविन्यपूर्ण काम करत आहेत
आज सुमारे 500 ईकचरा पुनर्वापर करणारे या क्षेत्राशी निगडित आहेत आणि अजून अनेक नवीन उद्योजक देखील जोडले जात आहेत
या क्षेत्राने हजारो लोकांना रोजगारही दिला आहे
बेंगळुरूचा ईपरिसरा हा असाच एक प्रयत्न आहे
त्यांनी मुद्रित सर्किट बोर्डमधून मौल्यवान धातू वेगळे करण्याची वेगळे करून स्वदेशी तंत्र प्रणाली विकसित केली आहे
त्याचप्रमाणे मुंबईत काम करणाऱ्या इकोरेको इकोरेको ने ईकचरा गोळा करण्यासाठी मोबाईल अँप वरून यंत्रणा तयार केली आहे
उत्तराखंडमधील रुडकीच्या अटेरो एटेरो रिसायकलिंगने तर या क्षेत्रात अनेक जागतिक पेटंट मिळवले आहेत
त्यांनी देखील स्वतःची ईकचरा पुनर्वापर तंत्रप्रणाली विकसित करून खूप नाव कमावले आहे
भोपाळमध्ये कबाडीवाला मोबाईलअँप आणि वेबसाइटद्वारे कित्येक टन ईकचरा जमा केला जात आहे
अशी अनेक उदाहरणे आहेत
हे सर्व पर्यटन भारताला जागतिक पुनर्नविनीकरण केंद्र ग्लोबल रिसायकलिंग हब म्हणून प्रस्थापित करण्यात मदत करत आहेत
परंतु ह्या सर्व उपक्रमांच्या यशासाठी एक अनिवार्य अट देखील आहे ती म्हणजे ईकचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याच्या उपयुक्त पद्धतींबद्दल लोकांना जागरूक करणे
त्यांना सतत ह्याची जाणीव करून देत राहिले पाहिजे
ईकचरा क्षेत्रात काम करणारे लोक सांगतात की दरवर्षी केवळ 1517 टक्के ईकचऱ्याचे रिसायकल पुनर्नविनीकरण केले जात आहे
माझ्या प्रिय देशबांधवांनो
आज संपूर्ण जगात हवामानबदल आणि जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत बरीच चर्चा होत आहे
या दिशेने भारत करत असलेल्या ठोस प्रयत्नांबद्दल आपण नेहमी बोलत असतो
भारताने आपल्या पाणथळ ठिकाणांसाठी जे काम केले आहे ते ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल
काही श्रोत्यांना प्रश्न पडला असेल की पाणथळ जागा म्हणजे काय
पाणथळ जागा म्हणजेच पाणथळ माती असणारी ठिकाणे जिथे वर्षभर जमिनीवर पाणी साचून राहते दलदल असते
काही दिवसांनी म्हणजे 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस आहे
आपल्या पृथ्वीच्या अस्तित्वासाठी पाणथळ जागा खूप महत्त्वाच्या आहेत कारण त्यावर अनेक जीवजंतू पक्षी आणि प्राणी अवलंबून असतात
जैवविविधता समृद्ध करण्यासोबतच पूरनियंत्रण आणि भूजल पुनर्भरण सुनिश्चित करण्यात पाणथळ जागांची महत्वाची भूमिका असते
आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की रामसर साइट्स अशा पाणथळ जागा आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे
पाणथळ जागा कोणत्याही देशात असो परंतु त्यांना अनेक आंतराष्ट्रीय निकष पूर्ण करावे लागतात मगच त्यांना रामसर साइट म्हणून घोषित केले जाते
रामसर साइटवर 20000 किंवा त्याहून अधिक पाणपक्षी असावेत
स्थानिक माशांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे
स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली असताना स्वाधीनता अमृत महोत्सवादरम्यान मला तुम्हाला चांगली बातमी सांगायची आहे
आपल्या देशातील रामसर स्थळांची एकूण संख्या आता 75 झाली आहे
तर 2014 पूर्वी देशात केवळ २६ रामसर स्थळे होती
ह्या साठी स्थानिक समुदायांचे अभिनंदन करायला हवे ज्यांनी ही जैवविविधता जपली
निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याच्या आपल्या जुन्या संस्कृती आणि परंपरेचाही हा सन्मान आहे
भारतातील या पाणथळ जागा आपल्या नैसर्गिक सामर्थ्याचेही उदाहरण आहेत
ओडिशातील चिलिका तलाव 40 पेक्षा जास्त जलपक्षी प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे
कैबुललमजा लोकटाक हे बारशिंगा स्वॅम्प दीर चे एकमेव नैसर्गिक निवासस्थान मानले जाते
तामिळनाडूच्या वेदथंगलला 2022 मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे
येथील पक्ष्यांची वस्ती जपण्याचे संपूर्ण श्रेय परिसरातील स्थानिक शेतकर्यांना जाते
काश्मीरमधील पंजाथ नाग समाज आपल्या वार्षिक फळे बहार चा महोत्सवातील एक दिवस खास गावातील झऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी राखून ठेवतो
जागतिक रामसर साइट्समध्ये जास्तकरून विशेष सांस्कृतिक वारसा देखील आहे
मणिपूरचे लोकटक आणि पवित्र रेणुका सरोवराशी तिथल्या संस्कृतींचे नाते जडलेले आहे
तसेच सांभार हे दुर्गामातेचा अवतार असलेल्या शाकंभरी देवीशी संबंधित आहे
भारतात पाणथळ प्रदेशांचा हा विस्तार त्या लोकांमुळेच शक्य झाला आहे जे रामसर साइट्सच्या आसपास राहतात
मला अशा सर्व लोकांचे खूप कौतुक वाटते मन की बातच्या श्रोत्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो
माझ्या प्रिय देशबांधवांनो
यावेळी आपल्या देशात विशेषतः उत्तर भारतात कडाक्याची थंडी होती
या हिवाळ्यात लोकांनी डोंगरावर जाऊन बर्फवृष्टीचाही आनंद लुटला
जम्मूकाश्मीरमधील अशीच काही छायाचित्रे आली ज्यांनी संपूर्ण देशाचे मन मोहून टाकले
सोशल मीडियावर समज माध्यमांवर तर जगभरातील लोकांना ही छायाचित्रे आवडत आहेत
हिमवृष्टीमुळे आपले काश्मीर खोरे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सुंदर झाले आहे
बनिहालहून बडगामला जाणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ तर लोकांना विशेष आवडत आहे
सुंदर हिमवर्षाव आजूबाजूला पांढऱ्या शुभ्र चादरीप्रमाणे पसरलेला बर्फ
लोक म्हणत आहेत की ही दृश्ये परीकथेतील आहेत बरेच जण म्हणत आहेत की ही कोणत्याही परदेशातील नाही तर आपल्याच देशातील काश्मीरची चित्रे आहेत
एका सोशल मीडिया यूजरने सामाजिक माध्यम वापरकर्त्याने लिहिले आहे की तो स्वर्ग याहून आणखी काय सुंदर असेल हे अगदी बरोबर आहे
म्हणूनच तर काश्मीरला धरतीवरचा स्वर्ग म्हणतात
तुम्हीदेखील ही चित्रे पाहून काश्मीरच्या सहलीला जाण्याचा विचार करत असाल
मी तर म्हणेन की तुम्ही पण जा आणि तुमच्या मित्रांनादेखील सोबत घेऊन जा
काश्मीरमध्ये बर्फ़ाच्छादित पर्वत आणि नैसर्गिक सौंदर्य ह्या शिवाय देखील पाहण्यासारखे बरेच काही आहे
काश्मीरच्या सय्यदाबादमधील हिवाळी क्रीडा महोत्सव आयोजित केला होता
या खेळांची संकल्पना थीम होती स्नो क्रिकेट बर्फावरचे क्रिकेट तुम्ही विचार करत असाल की स्नो क्रिकेट हा अधिक रोमांचक खेळ असेल
तर तुमचा विचार अगदी बरोबर आहे
काश्मीरी तरुण बर्फावरील क्रिकेट अधिक रोमांचक बनवतात
याद्वारे काश्मीरमध्ये अशा युवा खेळाडूंचाही शोध सुरू आहे जे नंतर टीम इंडियाचा भारतीय संघाचा भाग बनतील
हा एक प्रकारे खेलो इंडिया चळवळीचा विस्तार आहे
काश्मीरमधील तरुणांमध्ये खेळांविषयी उत्साह वाढतो आहे
आगामी काळात यातील अनेक युवक देशासाठी पदके जिंकतील तिरंगा फडकवतील
मी तुम्हाला असे सुचवेन की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काश्मीरच्या सहलीची योजना आखाल तेव्हा या प्रकारचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ काढा
हे अनुभव तुमची सहल अधिक संस्मरणीय बनवतील
माझ्या प्रिय देशबांधवांनो
प्रजासत्ताक शक्तिशाली करण्यासाठी आमचे प्रयत्न निरंतर सतत चालत राहिले पाहिजे
प्रजासत्ताक मजबूत होते लोकसहभागाने सर्वांच्या प्रयत्नांनी देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याने आणि मला आनंद वाटतो आहे की आपली मन की बात म्हणजे अशा कर्तव्यनिष्ठ लढवय्यांचा बुलंद आवाज असतो
पुढच्या वेळी भेटू या अशाच कर्तव्यदक्ष लोकांच्या मनोरंजक आणि प्रेरणादायी कथांसह
खूप खूप धन्यवाद